गुरुकृपा क्लिनिक परमात्मा एक शॉप --

प्रोजेक्टर खुर्ची फॅन लाईट --

दरवाजा कलर कलरची लाइटिंग झाडे आकाश रात्र--

ट्रॅक्टर शेतीत वापरण्याकरिता येणा होणारा यंत्र लाल कलर पाच पंजे रिंग्स --

खूप गर्दी आहे लोकांची माणसं आहेत बाया आहेत छोटी मुलं आहेत.

एक लाईट ट्यूबलाईट अंधारी रूम --

दोन खिडकी काचाची एक दरवाजा एक शटर --

फोन नंबर आठराशे एक दोन एक पाच सात नऊ सात--

दोन खिडकी दरवाजा शटर झाड इलेक्ट्रिक खंबा--

स्कूटर पाण्याची टंकी पलंग--